नमस्कार
ओव्हरव्यू ओएफ जीचेम्पेंट वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत सर्व युटिलिटी फाईल्स सहित जीचेम्पेंट इन्स्टॉल करणे
GchemPaintचा मेनूबार आणि त्याची युटिलिटी सॉफ्टवेअर्स बघणे
जीचेम्पेंट चे युजर मॅन्युअल वापरणे
जीचेम्पेंट ची विविध युटिलिटी सॉफ्टवेअर्स वापरणे
जीचेम्पेंट आणि जेएमओल एप्लिकेशन मधील संबंध बघणे
जीचेम्पेंट द्वारे काढता येणा या विविध रचनांवर दृष्टिक्षेप टाकणे
ह्या पाठासाठी आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन1204
जीचेम्पेंट वर्जन 01210
जीचेमकाल्क वर्जन 01210
gchem3डी वर्जन 01210
जीचेम्टेबल वर्जन 01210
जेएमओल एप्लिकेशन वर्जन 1222 वापरणार आहोत
पाठाचा सराव करण्यासाठी माध्यमिक शाळेतील रसायनशास्त्राचे ज्ञान आणि इंटरनेट जोडणी आवश्यक आहे
आता जीचेम्पेंट बद्दल जाणून घेऊ
जीचेम्पेंट हे ग्नोम 2 डेस्कटॉपसाठी 2डी केमिकल स्ट्रक्चर एडिटर आहे
जीचेमकाल्क gchem3डी आणि जीचेम्टेबल ही त्याची युटिलिटी फीचर्स आहेत
जीचेम्पेंट हे केवळ लिनक्स ओएस वर उपलब्ध आहे
जीचेम्पेंट हे ग्नोम केमिस्ट्री युटिल्स मधे समाविष्ट केलेले आहे
जीचेम्पेंट आणि त्याच्या सर्व युटिलिटी फाईल्स सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरद्वारे उबंटु लिनक्सवर इन्स्टॉल करता येतात
सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटवरील लिनक्सचा पाठ पहा
सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर विंडोमधे ह्या युटिलिटीज बघून घ्या
जीचेम्पेंट लिब्गकू0 gcu प्लगइन libgcu डीबीजी gcu बिन यूझर मॅन्युअल बद्दल जाणून घेऊ
युजर मॅन्युअल जीचेम्पेंट आणि त्याच्या युटिलिटीज कशा वापरायच्या ते सांगते
जीचेम्पेंट चे युजर मॅन्युअल httpgchemutilsnongnuorgpaintmanualindexhtml ह्या लिंकवर उपलब्ध आहे
जीचेम्पेंट चे मेनूबार आणि त्याच्या सर्व युटिलिटीज उबंटु डेस्कटॉप मेनूबारवर दिसतील
हा जीचेम्पेंट चा टूलबॉक्स आहे
विविध रचना काढण्यासाठी वेगवेगळ्या टूल्सचा वापर करतात
करंट एलिमेंट बदलण्यासाठी टूलबॉक्समधे इनबिल्ट आवर्त सारणी आहे
येथे टूलबॉक्समधील विविध टूल्सद्वारे वेगवेगळ्या रचना काढलेल्या आहेत
पुढील पाठांत ह्या टूल्सद्वारे विविध रचना कशा काढायच्या ते दाखवणार आहोत
आता GchemPaintच्या युटिलिटी सॉफ्टवेअरबद्दल जाणून घेऊ
ही केमिकल कॅलक्युलेटर विंडो आहे
सर्चबारमधे c3ह8 टाईप करून एंटर दाबा
ही विंडो प्रोपेनचा तपशील आणि आयसोट्रॉपिक पॅटर्न दाखवेल
ही gchem3डी विंडो आहे
हे जीचेम्पेंट मधे काढलेल्या 2डी रचनांची 3Dमॉडेल्स दाखवते
जीचेम्पेंट चे नवीन वर्जन रेणूंची 3डी चित्रे जास्त चांगल्या पध्दतीने दाखवू शकते
ही जीचेम्टेबल ची विंडो आहे
ही मूलद्रव्यांची आवर्त सारणी आणि त्यातील ट्रेंड दाखवते
हे जीचेम्पेंट चे खास वैशिष्ट्य आहे
जीचेम्पेंट मधे काढलेल्या 2Dरचना जेएमओल एप्लिकेशन मधे 3डी रचना म्हणून बघता येतात
3Dरचना बघण्यासाठी जीचेम्पेंट च्या फाईल्स mol फॉरमॅटमधे सेव्ह करणे आवश्यक आहे
जेएमओल एप्लिकेशन ची थोडक्यात ओळख करून घेऊ
हे विनामूल्य आणि मुक्त स्त्रोत असलेले मॉलिक्युलर व्ह्यूवर आहे
हे रासायनिक रचनांचे त्रिमितीय मॉडेल बनवण्यासाठी व बघण्यासाठी वापरतात
तसेच प्रोटीन्स आणि मॅक्रोमोलिक्युल्स बघण्यासाठीही वापरतात
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटवरील जेएमओल एप्लिकेशन वरील पाठ बघा
जीचेम्पेंट च्या पाठांत त्याची खास वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत
टेम्पलेट्स आणि रेसिड्यूज चा उपयोग
रेणू आणि बाँडस बनवणे
अॅरोमॅटिक मॉलीक्यूलर स्ट्रक्चर्स ऑरबिटल ओव्हरलॅप रेझोनन्स स्ट्रक्चर्स 3Dरचना बघणे
आवर्त सारणीतील ट्रेंडस बघणे
थोडक्यात या पाठात शिकलो सर्व युटिलिटी फाईल्स सहित जीचेम्पेंट इन्स्टॉल करणे
GchemPaintचा मेनूबार आणि त्याची युटिलिटी सॉफ्टवेअर्स बघणे
जीचेम्पेंट चे युजर मॅन्युअल वापरणे
जीचेम्पेंट ची युटिलिटी सॉफ्टवेअर्स वापरणे
जीचेम्पेंट आणि जेएमओल एप्लिकेशन मधील संबंधांबद्दल
तसेच आपण जीचेम्पेंट मधे काढता येणा या विविध रचनांवर एक दृष्टिक्षेप टाकला
येथील व्हिडीओमध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे